यूझर लॉजिन ट्यूटोरियल च्या तिस या भागात स्वागत
येथे sessionबनवू
ह्यात युजर पेजमधे एंटर करू शकेल आणि लॉग्ड इन असेपर्यंत त्याला पेजवर काम करता येईल
कुठलेही सेशन सुरू करण्यासाठी स्टार्ट सेशन फंक्शनची गरज असते
हे स्टार्ट सेशन की सेशन स्टार्ट हे चटकन तपासून घेऊ
माफ करा
मला खात्री नव्हती
हे सेशन स्टार्ट असायला हवे
तसे लिहू
रिफ्रेश करून रिसेंड करा
यूरे इन
दिसेल
आपण सेशन सुरू केले
सेशन व्हेरिएबल समाविष्ट करू
आता यूरे इन
च्या पुढे लिहू
क्लिक हेरे टीओ enter ठे मेंबर पेज

येथे मेंबर डॉट पीएचपी पेजवर जाणारी लिंक असेल
पुन्हा एकदा पाहू
योग्य डेटा पाठवल्यावर क्लिक हेरे टीओ enter ठे मेंबर पेज दाखवणार आहोत जे पेज अजून बनवलेले नाही
येथे सेशन स्टार्ट बनविले आहे जे अतिशय महत्त्वाचे आहे
सेशन बनवण्यासाठी लिहा डॉलर साइन अंडरस्कोर सेशन आणि स्क्वेअर bracketsमधे सिंगल कोटसमधे सेशनचे नाव
ज्याला मी युझरनेम म्हणेन
ते आपल्या युजरचे नाव असेल
मी डिब्युझरनेम लिहिते कारण ती थेट डेटाबेसमधील व्हॅल्यू असेल
आपले सेशन सेट झाले आहे
जेव्हा युजर आपण दिलेल्या ब्राऊजर मधे नसून स्वतःच्या browserमधे असतो तेव्हा कोणत्याही पेजमधे सेशन एको केल्यास ते sessionच्या रूपात सेट होईल
हे तपासण्यासाठी नवे पेज बनवू
त्याला मेंबर डॉट पीएचपी नाव देऊ
मेंबर डॉट पीएचपी नावाने सेव्ह करू
येथे टाईप करा एचो आणि नंतर युजरनेम सेशन एको करू
सुरूवातीला वेलकम आणि अधिक अर्थपूर्ण बनविण्यासाठी शेवटी उद्गार चिन्ह कॉन्केटनेट करू
जोपर्यंत लॉग्ड inआहोत ही कमांड येथे कार्यान्वित होईल
आपण बनवलेल्या कोणत्याही पेजवर ब्राऊजरमधे युजरनेमने सेशन सेट करेल
अन्य कोणत्याही पेजवर सेशन सेट करण्यासाठी हा कोड कार्य करू शकेल
या फंक्शनची आपल्याला येथेही गरज असेल
म्हणून प्रत्येक पेजमधे सेशन स्टार्ट ची किंवा तो घोषित करण्याची गरज असते
पुन्हा सुरूवात करू
मुख्य पेजवर जाऊ
एलेक्स आणि एबीसी द्वारे लॉग इन करू
लॉग inवर क्लिक करा
यूरे इन
क्लिक हेरे टीओ enter ठे मेंबर पेज
हा मेसेज दिसत आहे
कुठलीही एरर नाही
आपले सेशन बनले आहे
येथे क्लिक करा
फक्त वेलकम
दिसत आहे का ते पाहू
मागे जाऊन चूक तपासू
हे युझरनेम असायला हवे
येथे तुलना करत नाही आहोत
परंतु डबल इक्वॉल्स चिन्ह दिले जे कदाचित चुकीचे आहे
आता हे कार्य करायला हवे
इंडेक्स पेजवर जाऊ आणि पुन्हा लॉग इन करू
लॉजिन केल्यावर यूरे इन
क्लिक हेरे टीओ enter ठे मेंबर पेज मेसेज दिसेल
त्यावर क्लिक केल्यास वेलकम एलेक्स
दिसेल
आता लॉजिन पेजवर जाऊ
बहुतेकांना सर्व डेटा गेला आहे असे वाटेल
परंतु मेंबर डॉट पीएचपी पेजवर जाऊन एंटर दाबले तर ते अजूनही alexच दाखवत आहे
आणि जर दुस यांदा मी ब्राउझर बंद करून रियोपेन केला लोकल होस्ट पीएचपी अकॅडमी वर गेले
माझ्या पेजवर परत येऊन लॉजिन सेशन असलेल्या मेंबर पेजवर परत आले
मी लॉग्ड इन आहे असे दिसेल
आपला युजर लॉग्ड इन आहे
ब्राउझर बंद करून पुन्हा एंटर केले तरी लॉग्ड इन आहे
तुम्ही असे लॉगिंग इन करत असल्यास हे अतिशय उपयोगी फंक्शन आहे
अनेक वेबसाईटस लॉग्ड इन ठेवण्यासाठी असे करतात
आता लॉग आउट पेज बनवणार आहोत
त्यासाठी स्वतंत्र पेज बनवून ते लॉगआउट डॉट पीएचपी नावाने सेव्ह करू
आणि येथे सेशन संपवणे गरजेचे आहे
सेशन संपविण्यापूर्वी ते सुरू करणे आवश्यक आहे
म्हणून येथे सेशन स्टार्ट टाईप करा
खात्री करा
नंतर सेस्ट्रॉय चुकलो सेशन डेस्ट्रॉय लिहिणे गरजेचे आहे
जर पेज कार्यान्वित केले तर हे सेशन संपवेल
येथे एक एरर मेसेज एको करू यूव्ह बीन लॉग्ड आउट
क्लिक हेरे टीओ रिटर्न
येथे इंडेक्स डॉट पीएचपी पेजवर नेणारी लिंक बनवू
आता हे तपासू
येथे ब्रेक समाविष्ट करू
लॉग आउट करणारी लिंक बनवू
युजरला लॉगआउट डॉट पीएचपी पेजची लिंक देणे आवश्यक आहे
अन्यथा लॉगआउट कसे करायचे ते समजणार नाही
हे रिफ्रेश करू
पीएचपी पेज वरुन लॉग आउट करण्यासाठी लिंक बनवू
त्यावर क्लिक करा यूव्ह बीन लॉग्ड आउट
क्लिक हेरे टीओ रिटर्न
मेसेज दिसेल
लॉग्ड आउट झालो असे समजू
मेंबर डॉट पीएचपी वर जाण्याचा प्रयत्न करू
येथे व्हेरिएबल मिळाले नाही
आता युजरने हे पेज एक्सेस करायला नको कारण तो लॉग्ड इन नाही
म्हणून सेशन स्टार्ट नंतर आयएफ सेशन आणि सेशन नेम जे युजरनेम आहे
पुढे वेलकम आणि डेटा एको करू
आणि पुढे एल्से dieआणि कंसात यू मस्ट बीई लॉग्ड इन

सेशन उपलब्ध असल्यास किंवा ते योग्य युजरनेम व पासवर्डद्वारे बनवले असेल तर वेलकम मेसेज एको होईल
अन्यथा पेज किल करून यू मस्ट बीई लॉग्ड इन
मेसेज दिसेल
आपण अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
शिकलो ते थोडक्यात मी लॉग्ड इन नाही
प्रथम लॉजिन करू
loginकेले
हे मेंबर आहे
लॉग आउट करू शकते
मी येथे पुन्हा आलो
आता मेंबर डॉट phpवर जाऊन Enter दाबा
यू मस्ट बीई लॉग्ड इन
दिसेल
मला लॉग इन करायचे आहे पण मी येथे क्लिक करणार नाही
मी स्वतःला मेंबर डॉट पीएचपी वर फॉरवर्ड करेन
मेसेज बनला आहे आणि मी एक्सेस करू शकतो
हा पाठाचा शेवटचा भाग आहे
आपल्या शंका असल्यास त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू